एक पहाड़ आहे तिथे मोठे-मोठे दगड ठेवलेले आहे हिरव्या कलर चे झाड़े आहेत एक चिमणि त्या झाडावर बसलेली आहे इथे--

खाली एक हिरवा डब्बा आहे तिथे आम्बेडकराचा चा एक पुतला ठेवलेला आहे इथे गवत आहे.

इथे ऑरेन्ज येलो व्हाईट कलर चे बल्लून्स आहे आणि पंखा आणि झेंडूच्या फुलांच्या हार लागलेला आहे.

खूप सारे अम -अम -अम मानस आहेत.

मागे झाड आहे काही वाळलेलं झाड आहे हिरवी गवत आहेत.

दि आहे आणि खूप सारा भाजीपाला आहे पांढऱ्या कलर ची थैली आहे वजन काट्यावर सुद्धा आहे मिरच्या ठेवलेल्या--